मोनाली, ए मोनाली? लाईन आहे का गं तुमच्याकडे? काय झालं गं तुला ओरडायले? हां कुत्रा बित्रा मांग लागलय का तुझ्या? किती आवाज देतीये तू. माय, आमच्याकडे लाईनच ना गेली. तुमच्याकडे लाईन आहे का बाई? नाय, नाय. लाईट नाय मायाकडं. आता काय काम आडलान तुझं? हा बाई मायी भाजी रायली ना करायची.

अहो पोट्टा रागवतोय ना मंग, त्याला भाजी पाहिजे म्हसाल्याची. मं. हे काय आत्ता तर हा उन्हाळा चालु झालाय बघ. अजून तर पुढे बघ मे, जून, एप्रिल सगळं जायचंय, ह्यांची आत्ताच नाटकं चालू झाले बघ. हो. हे लाईनचा तर दर वेळेसचाच रोना झालाय आता. उन्हाळा सुरु व्हायच्या आधीपासूनच लाईन कापणं सुरु करते हे लोकं. अन मग मरा गर्मीत. आरे, चुका सगळ्यांच्याच ऐ. तुम्ही दिवस दिवस घरात बसता बाहेर पडत नई, बाहेरची हवा घेत नई. तुम्हाला फॅन, पंखा, कूलर सगळच लागतं मग काय होणारे. तेच्यावर लोड नई येणार का वीजकेंद्रावर? हां, तुम्ही लोक्कांना नावं ठेवता, तुम्ही बी सुधारवा ना जरा. माय आमच्या घरी ऐसी बी नाय. बाजूच्याच्या घरी पाहिलं तर ऐका रूम मध्ये दोन दोन ऐसी आहे. आत्ता काय करणार दोन दोन ऐसी दिवसभर चालू ठेवते ते लोकं, वीज संपणार नई तर काय? कुठून आणण त्यो सरकारबी कोळसा-गिळसा?

तेच तर लोकाला समजायला पाहिजे. तरी मी या पोट्टाला म्हणते की लाईट बंद करत जा, फॅन बंद करत जा. मंग आता पोट्टे ही तसेच घरातले, लाईटं-फॅनं चालू करून जाते. आणि जो प्रॉब्लेम येतो तो उन्हाळ्यातच जास्त येतो, तर आधीपासूनच काटकसरीने वापरायला पाहिजे ना सगळ्या गोष्टी. मंग बरोबर आपल्याला उन्हाळ्यात लाईट मिळेल. हो बाई बरोबर बोलली तू, बरोबर बोलली. हे सगळे पहिल्यापासूनच समजायला पाहिजे. जसं आता उन्हाळा आला तेव्हा त्यांनी समजायचं का रे कोळसा नाहीये, वीज कपात करा. पहिल्यापासूनच थोडी थोडी वीज कपात केली तर उन्हाळ्या मध्ये पुरत नाही का बरोबर आपल्याला मंग. हो ते आहे.

अरे, पण तुमच्याकडे मोठे-मोठे घर असतात लोकांकडे. लोक गच्चीवर का नाही झोपत बरं? हां? दरवाजे उघडे करायचे सकाळी, तुमची गॅलरी-बिलरी घराला असेल तर गॅलरी उघडी करायची, थोड्यावेळ फॅन बंद करायचा. सगळ्यांनाच वीज पुरेल. हो बाई, बरोबर बोलली तू तर हे, मोनाली, तुझं एकदम बरोबर आहे हे. तरीही आमच्या इकडे नागपूर मध्ये आम्ही लोक तर उन्हाळ्यामध्ये गच्चीवरच झोपतो बर. मग नागपूरचा तर उन्हाळा लय भारी असतो म्हणे. हां? माणसं अशी पापड्या सारखे भाजले जातात म्हणे. मी तर कधी बघितल नाहीये, कधी गेले नाहीये त्या टाईमाला नागपूरले, पण मी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. ये ना मंग एखाद्या वेळेस नागपूरला आमच्याइथं उन्हाळ्यामध्ये. मग कशी तिथं आठ-आठ तास लाईन जाते. काहीजण -- आठ तास लाईन म्हणजे काय बाई कधी सकाळी आठ तास, कधी रात्री आठ तास आणि त्याच्यातच पोट्ट्यांचे चे पेपरा राहते. आणि त्याच्यातच परत टीव्हीवरचे कार्यक्रम असतात सुट्ट्यांचे, आयपीएल मॅच असते. सगळी गडबड गोंधळ असतो. बरे तो आयपीएलचे आठवण काढली ते आयपीएल लागतायेत तेव्हा लोडशेडिंग होते तर माझ्या नवऱ्याची गण गण होते ना मग. मग. आणि परत सुट्टीचा दिवस असते निवांत उठाव म्हणते आणि परत म्हणते तिकडे लाईटची बोंबाबोंब चालू. अरे उठा रे लवकर, हे करा रे, मिक्सर लावा. हे करा, ते करा. दिवसभर आपले परत पेपर हातात घेऊन हवा मारत बसा. आता तरी थोडसं कमी केला म्हणा त्या विदर्भामध्ये लाईट कपाटाचं. नाहीतर मी तुला सांगतो जेव्हा मी लहान होते तेव्हा तर दुपारचे चार तास, सोमवार ते शुक्रवार. आणि मग नंतर चे चार चार दिवस परत संध्याकाळचे. असे लाईट जात होते. तेव्हा तर माझे दहावीचे पेपर होते बोर्डाची.

नागपूरचा नागपूर काय मराठवाडा आम्ही औरंगाबादला राहते ना. माझं लहानपण पण औरंगाबाद मध्ये गेले तेव्हापासून मी असे अनुभवते. अग बाई, हो का. तिकडे पण असा लईटीचा प्रॉब्लेम औरंगाबाद ले. मग, आणि तिथे शुक्रवार म्हणजे आधीपासूनच शुक्रवार त्यांनी ठरवलेलं आहे की शुक्रवारी आठवड्यातनं एक दिवस त्यांनी आधीपासूनच वीज प्रवाह बंद असतो. तर तो शुक्रवारी ठरलेला असतो, त्या दिवशी सकाळी दहाला लाईट जाते तर संध्याकाळी सहालाच येते.

तुम्ही काय वेगळे आहे का महाराष्ट्र मध्ये सगळीकडेच हे. मला वाटलं एवढे मोठे शहर आहे तिकडे तर, तिकडे बाहेर लाईट लागत असेल लागत असेल लोकले. विदर्भात काय राहत्या ते लोक करतील वीज कपात ते लोक इकडे. अरे त्याला मेंटेनन्स बी करायला पाहिजेना वीज आणि वीजेचे जे यंत्रणा वगैरे असते त्याचे बी मेंटेनन्स केले तर आपोआपे वीज मिळू शकते हे मेंटेनन्स करत नाही उन्हाळ्यात सगळी कामं कळत काढतात सगळे एकमेकांवर ढकलतात असं थोडी असतं. हे तर आहेच, हे तर आहेच, जसा आपल्याला त्रास होत आहे वीज गेल्याचा, आणि बिचारे शेतकऱ्यांच्या वरही तुडलाई येतीये. माझ्या भावाकडे शेती आहे तिकडे विदर्भात.

हो ते आहे आणि खेडोपाडी बघ ना जी लोकांना ना, खेडोपाडी जी लोकांना लाईटवर पाणी मिळतं त्या लोकांचे किती हाल होत असतील बिचार्यांचे. जेव्हा लाईट येईल तेव्हाच मोटर लावा पाणी चालू करा. ते बिचारे काय करत असतील आणि बरं उन्हाळ्यात विहिरी, तलाव यालासुद्धा पाणी नसते मग काय कुठले हाल त्यांचे. तेच सांगून राहिले माझ्या भावाला कडे लई हाल आहे ते सकाळी तेच. दुपारी लाईट जाते तर सकाळी चार वाजता जावं लागतंय शेतामध्ये पाणी द्द्यायला. मग त्याला ते लई टेन्शन राहते बाई लाईन कधी जाईल, लाईन कधी जाईल. सकाळी सकाळी उठून पिकांना, फळ भाज्यांना पाणी द्यावे लागते त्यांना.

तेच ना आणि काय आपलं शेतीवरच अवलंबून आहे ना आपण सगळे. त्यांचे पिकांनाही निघाले तर आपण उपाशी मरू. बरोबर बोलली. तरी आता काहीतरी करून राहिली आपली गव्हर्मेंट या शेतकऱ्यांसाठी. त्याला काय म्हणते तर त्याला भारतीय मुक्ती असं काहीतरी नियम मुक्ती असं काहीतरी चालू आहे वाटतं त्यांचा प्रकल्प. मग दुसरीकडून वीज घेऊन त्या लोकायले द्यायची बा 15 जून पर्यंत. अच्छा. म्हणजे ते प्रायव्हेट सेक्टर मध्येच चालले का आता विजवालेबी? हो, चालले आता, काय करन, ते बिचारे शेतकऱ्याचे बी हाल होऊन राहिले ना त्याच्यानबी. तसं काहीतरी सरकार करती आता दुसरीकडून आणून वीज जोडणी करती त्याच्यासोबत. आणि उन्हाळ्यातच मागणी वाढते ना. काय करणार बाकीचे सगळे लोक? एकतर गर्मी खूप होते. सगळच होतंय, तहान पण लागते उन्हाळ्यामध्ये, त्याच्यामुळे पाणी लोकांना मिळत नाही. सगळ्या नद्या, तलाव-बिलाव आटून जातात. सगळं अवघड होऊन जाते त्या ऊन्हाच्या आणि तेच म्हणजे -- मेन म्हणजे लाईट मुळेच, वीज मुळेच. हो, हो, हो. आता ते सरकार 15 जून पर्यंत देणारे वाटतं त्यांना लाईट. थोडं -- म्हणजे पूर्ण नाही देणारे, थोडं थोडं देणारे. म्हणजे15 जून नंतर नाही का पाऊस वगैरे पडायला सुरु होते आणि तापमान ही कमी होते.

त्याच्यामुळे थोडी विजेची मागणी पण कमी होते ना तेव्हा जून महिन्यानंतर. हा ते तर आहे आता पण काय अगं सगळ्या लोकांनी समजूतदारपणाने सगळी काम करायला पाहिजे. एकट्याला सरकारला बोलून आणि एकमेकावर ढकलून थोडी ना चालत असते या गोष्टी. तुम्ही गिझर लावता आंघोळीसाठी. गिझर पण इकड चालू ठेवता आण इकड गप्पा मारता आण टीव्ही बघता.

बादली भरली की उगाच लगेच गिझर बंद करा ना. इकडे पाणी वाहते, गिझर चालू आहे नाहीतर लावा सोलार तुम्ही गच्चीवर तुमच्या. सोलार लावला की तेवढेच विजामध्ये बचत होईल. कशाला तुम्हाला नाव ठेवायचे, घरात भांडण करायची गरज पडेल. हे बरोबर बोलली, मोनाली. का सोलारच चालू करायला पाहिजे आता ना सगळ्यांनी म्हणजे तेवढेच विजेचा जो पण आपण उपयोग करतो कमी होईन ना. म्हणजे कोळसा जो कमी पडतो आपल्याल उन्हामध्ये तो कमी पडणार नाही.

म्हणे पुण्याकडे वगैरे सगळीकडे सोसायटीमध्ये सगळीकडं सोलार आहे म्हणे, हाय का ग तसं? मोनाली? हो, हो, अग मी पुण्यात राहते तर मायाकडं बी आहे. तसं पण ते एक पर्टीकुलर वेळ दिलेली असते. त्यांचा पण बरोबर असता त्याच स्टोरेज कमी असत किंवा जसं हिवाळ्यामध्ये उन्हाचा प्रॉब्लेम येतो, तसं उन्हाळ्यात पण काही गोष्टी होतात. तर एक पर्टिक्युलर टाईम दिलेला आहे की एवढाच वेळामध्ये तुमचा सोसायटीचा सोलर चालू राहील अन तेवढ्यातच तुम्ही तुमची काम आटपून घ्यायची. तसंच सोलार आमच्या इकडे बी सुरू करायला पाहिजे नाही का? म्हणजे ऐकलं का सोलार वर म्हणे लाईट, फॅन-बिन बी चालते म्हणे पुष्कळ लोकांच्या घरी.

तसंच वीज तुम्हाला बचत करायची असेल त्याच्यासाठी पण खूप मार्ग आहेत. बरोबर, बरोबर. आता पाहाय लागन याच्या बाबाला म्हणून काय म्हणते तर काय. कशी माहिती काढायला लावावं लागल बाप्पा त्याची सोलार ला कसं लावा लागते ते आपल्या घरी. म्हणजे आपणच सुरू करू तर लोक पाहेल नाही का आपल्याकडपण, तसे तेही लोक वागेन.

सांगतो आता राहुलच्या बाबाला काय म्हणतात राहुलचे बाबा लावायचा का सोलार का? सांगाव लागल. मंग तर हे उन्हाळ्यामध्ये अस हाय लई-लई होती रे जीवाची. उन्हातही ही लाईट जाती, येवढा प्रॉब्लेम येतो या इलेक्ट्रिसिटी चा. त्याच्यापेक्षा एक थोडा आपला एक फॅन बी चालला त्या सोलार वर, तरी पुष्कळ आहे ना आपल्याला.

हो, ते तर आहे आणि काय अगं वातावरणात बी इतका बदल होतो ना की त्याच्यामुळे पाणी, उन्हाळा, हिवाळा सगळ्या गोष्टी थोड्या एक्सटेंड होत राहिलेल्या आहेत. उन्हाळा जास्त -- पावसाळा कमी -- जास्त झाला की हिवाळा जास्त होतो, हिवाळा जास्त झाला की उन्हाळा जास्त होतो. उन्हाळ्यामुळे सगळ्याच गोष्टीचे चक्र बदलत राहते. हम्म, एक ते बी आहेच म्हणा, बरोबर बोलूनं राहिली तू, मोनाली. हे आमच्या इकडे चंद्रपूर मध्ये सगळ्या फॅक्टऱ्या ह्याच्यात आहे ना इलेक्ट्रिसिटीच्या. पुऱ्या कोळसाच्या तर तिकडे बी कोळशाची खूपच कंपात आहे म्हणे आता. यावेळेस जास्त होते इलेक्ट्रिक कपात का कमी होते?

ऐसी अन ते लोकांकडे चार चार आहे. हो ना तेच ना अरे तुम्ही -- ठीक आहे असं आता गर्मी सगळ्यांनाच होते. अरे ज्या लोकांकडे काय नाय, ते लोक कशे करत असतील जी लोक उघड्यावर राहतात. त्या लोकांचा कधी विचार केला का आपण? बाप्पा त्याचे त लय हाल होते बाई. लई हालत होती. त्यापेक्षा आपण तरी थोडे बरे आहोत. त्या लोकांचे लई हाल होते. मग ते दुपारी उन्हात सुद्धा दुपारी बाहेर असतात. आपण तरी ऊन लागतं म्हणून घरात बसतो कुलर खाली अन फॅन खाली.

हम्म. आता उन्हाळा बी लवकर सुरू होतो ना. पहिले कस एप्रिलमध्ये लोकाच्या घरी कुलरा लागे.

आता मार्च का फेब्रुवारी संपत नाही, त गरमीचे गरमी सुरू होते तर तेव्हापासूनच लोक कुलरला काढते ना बाहेर आपले. फेब्रुवारीपासूनच कुलर लागण सुरू होते. कुलर लागते, इलेक्ट्रिसिटी बी जाते तेवढेच पाणी बी जाते. मग काय करणार सहनशक्तीच नाहीये लोकांमध्ये. आधी लोकांना -- आधी खेड्यामध्ये वीज नसायची, लाईट नसायची, दिव्यांवर कामं चालू राहायची. मेणबत्ती, दिवाबत्ती वगैरे करून, ती लोक तर राहिलीच की. त्या लोकांनी उन्हाळा सहन केला की. आपले आज्जी आजोबा काही ना काही सांगतातच की. की लाईट नव्हती, कशे अभ्यास करायचे किंवा कशे दिवस काढायचे. ती ही लोक जगलीच की आपण थोडिना वेगळेत. सहनशक्ती नई लोकांमध्ये राहिली. सगळं मिळायला लागलं लोकांना.

अन सरकार बी बरोबर तेव्वा उन्हाळ्यामध्ये हे वाढवता ना युनिट ची रेट. दर वेळेस म्हणे साडे सतरा रुपये प्रमाणे युनिट वाढवते म्हणे. त्यांना माहिती ना का इथं कुलर लावते, एसी लावते लोक. मग कसं बिल वाढायचं बा. चांगले युनिट वाढवते तेव्हा. हम्म, युनिट वाढवले की त्यांना पैसा मिळतो, असं असते.

अन तुला माहितीये का? कडाक्याच्या तापमाना मानामुळे जे घरातले कुलर, एसी, पंखे हे जे वापरले जातात आणि परत अजुन जास्त उन्हाळा. म्हणजे त्याच्यामध्ये म्हाताऱ्याचे आणि लहान मुलांचे लय हाल होतात. त्याच्यामुळे काही घरात न खरं कन्टीन्यू चालूबी ठेवाव लागत.

अठरा वर्षांपूर्वी एका वीज गृहावर तोडफोड झाली होती आणि एका वीज गृहाला आग सुद्धा लावण्यात आली होती. आणि ही जी बातमी जी आहे ती तुमच्या नागपूरकडचीच आहे. म्हणजे ती खूप जुनी गोष्ट आहे. अशा घटना घडतात ना. ही लोकं ऐकत नाहीत, मेंटेनन्स करत नाहीत किंवा वारंवार वीज जाते काही-काही कारनांमुळे

हो, हो. म्हणजे अठरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ती, बट आता ती बरीच लोकांच्या लक्षात हे ना. हो, हो, आहे, आहे खरं आहे. अन तसंच नुसता आपल्यालाच नाही ग पण बाकी म्हणते ते एमआयडीसी वगैरे नाही का आमच्या इकडे. तिकडे बी खूप इशू होते न याच्यामुळे, किती नुकसान होते, फॅक्टरीवाल्यांचा म्हण, प्रोडक्शन वाल्यांचा इलेक्ट्रिसिटी मुळे लय नुकसान होते बाई. तसं रुग्ण -- रुग्णालय म्हणजे हॉस्पिटल वगैरे मध्ये नाही का सर्जरी वगैरे राहते. तसं गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये कुठे राहते एवढ्या सोयी वगैरे, जनरेटर-बिनरेटर. तेव्हा पण लाईन जर का गेली तर कितीतरी शस्त्रक्रिया वगैरे म्हणे पुढे ढकलल्या जाते या लोडशेडींगमुळे. तेच ना. म्हणजे काय, फार अवघड परिस्थिती होऊन जाते माहितीये का. त्याच्यामुळे आपण आपलीच काळजी घ्यायची पुढे चालायचं किंवा आपण आपलं थोडंसं विज बिल वापरायचं. थोडं म्हणजे ओपन टेरेस किंवा या ठिकाणी फिरायला जाणं, तिथे झोपन. या सगळ्या गोष्टी करायच्या. काय करू शकता आता? आम्ही तर ठरवलं बाई आता. विनाश चालली ना त्यामुळे पुरवठा किती करणार गं सगळ्या गोष्टीचा लई अवघड होत चालल्या सगळ्या गोष्टी. आम्ही तर ठरवलं बाई या वेळेस का उन्हाळा आला की गच्चीवरच झोपाव म्हटलं. आपल्या घरच्याले, पोट्याबिट्याले सग्ल्याले घेऊन कारण कुलर बीलर बंद करून पाणी आन वीज बी वाचते ना आपली. मग काय आणि तेवढीच मोकळी हवा. मग काय त. पोट्याले लागते कुलर. म्हणलं चला मोकळ्या हवेमध्ये गच्चीवर यावेळेस.

हो मोनाली, असंच करतो. तुमच्या इकड बी करा न पुण्याले तसं तस. गच्चीवर बिच्चीवर जात जा झोपायले तुम्ही.

या मग आमच्या इकडे उन्हाळ्यात कधी नागपूरला मस्त गच्चीवर झोपवतो मी. ter येऊ, येऊ, येऊ.